मी सगळं ठीक आहे आता तर आपल्या स्कूल लाईफ ची आठवण पण येत आहेत

ते तर म्हणजे खूपच चांगले होते ना आपले हा आणि आज ही विद्यार्थी जीवनातील काही काही गोड आठवणी म्हणजे अह आपल्या हृदयात कोरल्या आहेत ना

त्या आठवणी तर मंग मला आठवतातच आणि म्हणजे अनोखा आनंद पण होतो आणि हे ते दिवस परत आले असते तर हाव ना आणि ते दिवस हा ते दिवस तर मला आज ही आठवतो ना जेव्हा मी हातात पट्टी घेऊन खिश्यात पेन्सिल टाकून दुसऱ्या हाताने बोट धरून पहिल्या दिवशी शाळेत आलो होतो ना तेव्हा म्हणजे एकीकडे हृदयात खळबळच उडली आणि दुसरीकडे भीती पण वाटतं होती हा आणि मग माझा अभ्यास सुरु झाला होता आणि माझ्या म्हणजे म्हणजे आणि मेहनतीने मी लवकर सर्व शिक्षकांचा आवडता पण झालो होतो आणि मी नवीन अभ्यासाचा प्रथमच प्रथमच होता आणि मला म्हणजे बराच शीषुवृत्त्या पण मिळत राहिल्या होत्या मी म्हणजे शाळेक शालेय क्रिकेट संघाचा पण म्हणजे हे होतो क्रिकेट पण खेळत होतो जेव्हा विद्यार्थी नवीन गोष्टी शिकतो आणि स्वतःची क्षमता शोधतो हा बॅटमिंटन हे ते म्हणजे मित्रा सोबत खेळायला मजा पण येत होती तिथं खेळ पण खूप आपण

शिक्षण चेंज झाल्या वर दहावीच्या आत मध्ये वर्ग

आणि अजून ज्यांच्या बरोबर मी अनेक वर्ष म्हणजे आनंदाने केली अश्या विद्यार्थी म्हणजे जीवनातील वर्गमित्रांनी अह म्हणजे विसरू पण शकत नाय आता आपल्या सोबत आय पण नाय ना खूप कमी लोक आपण तरी पण मी विसरलो नाहीच त्यांना आणि माझे सर्व मित्र म्हणजे खूप आनंदी आनंदी खोडकर आणि अह म्हणजे अह कष्टकरी पण होते त्यांची मैत्री अह आज तर आता हे तर नाय ते मित्र तर आता जवळ पण येत ह आणि पाहता पाहता शालेय शालेय जीवनाचा शेवटचा म्हणजे दिवसही आला होता तो म्हणजे निरोप समारंभ त्यादिवशी म्हणजे अं शिक्षक शिक्षक आणि जे वर्ग मित्र होते ते म्हणजे वेगळे होताना कस तरी वाटतं होता हो आणि मस्ती करणारे खूप पण चांगले स्टूडेंट होते क्लास मध्ये आणि अजून मंग माझे म्हणजे जे विद्यार्थी अह जीवन मी खूप आनंदाई होते आणि विद्यार्थी म्हणजे जीवनाचे ते गोड गोड दिवस एखाद्या स्वप्नासारखे गेले आणि आता ते त्यांची फक्त आठवण उरलीये हा त्याची फक्त आता आठवणच राहिले दहावी पर्यंत जे अं सातवी पर्यंत ते वाले पण चांगलेच होतेच आणि मग ते दहावी नंतर तिकडे गेलो तर ते तर ते तर आता पण ये

हा शाळेतले दिवस म्हणजे खूप भारी होते हा शाळेतल्या म्हणजे मित्रां सोबत केलेली मस्ती मैदाना वरचे खेळ सरांशी बोलणे अजून पेपर ला केलेली कॉपी तास चालू असताना म्हणजे केलेली बडबड सगड आठवतंय आता ह आणि शाळेचे दिवस म्हणजे परत पण येत नाई

हा आणि म्हणूनते ते वाले ते तेव्हाच असतात ना ते तो जीवन हा अन आज शाळे नंतरचे जीवन शाळे मध्ये खूपच चांगलं होत ना आता शाळेच्या बाहेर तेवढं हे नाय

हा शाळेत देतात तेवढं नंतर पण नाय मिळत आता टेन्शन खूप वाढला स्रेस हा टेन्शनच राहते जे पण मज्जा मस्ती आणि सर्व खेळ आणि अतिरिक्त अभ्यासक्रम आणि आठवणींचे नाही तर ज्या प्रकारचे मला माझी गाव ची सुद्धा मदत झाली आणि आजून आपल्या सर्वांच्या आयुष्यात म्हणजे शालेय जीवनात एखाद्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय आणि आरामदायी काळ असतो आणि म्हणजे आपण तेनावत मुक्त कालावधी चा आनंद पण घेतो आपले आनंदी जीवन जग जगतच असतो काही आदर्श विद्याथ्री पण असतात त्या खूप चांगले असतात खूप लाड करते ते पण मुल असतात हा आणि आता आपले असणार

आणि आणि आता जर आपले म्हणजे शा शाळेतील जीवन आहे ते तर संपल्या नंतर सर्वेजण आप आपल्या कामात मग्न पण असतात हो हो आता

कठीण होऊन जाते आणि शाळेत तर आम्हाला म्हणजे सर्वच अह समीकरणे आणि संख्यात्मक शिकवले जात होते आणि परंतु आम्ही शाळेनंतरचे जीवन बद्दल तयार नाही आणि शाळेनंतरच्या जीवनासाठी अधिक व्यावहारिक दृष्टिकोन आवश्यक आहे आणि हा हा म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ आहे जो तो आपापले भविष्य ठरवत असतो शाळेच्या बाहेर जाण्याची सक्त सक्त मनाई होती आपल्याला शाळेच्या बाहेर पण होऊ शकत हाव ग्रुपमध्ये बसून आपण

आणि हाव ते पण ये आणि अजून शाळेनंतर चे जीवन म्हणजे आपल्यासाठी सुख सोईंना म्हणजे परिपूर्ण व्हावे यासाठी आपण आधीच पाहिजे हा आणि अजून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्येय आणि निश्चित करिअर उडवणे हा ते पण आता ते आपल्याला हे गरजेचं हाय ना आणि करिअर पण बनवणं गरजेचं आहे आता आपल्याला सर्वाना माहित की म्हणजे शालेय जीवन हा एक अतिशय सोपा आणि आरामदायक काळ होता हां आणि आपण आपल्या आयुष्य च्या सूरवातीच्या बारा ते चोदा वर्ष म्हणजे शाळेत काढला आणि म्हणजे शालेय जीवन संपल्या नतंर आपल्या स्वतःसाठी निवड करण्यासाठी जगात पाठवले जाते म्हणूनच म्हणजे आपला जे भविष्य उज्वल व्हावे ह्यासाठी शाळेत असल्या पासून कॅरियर ची म्हणजे कॅरियर घडवणे आत्यआवश्यक बनते ना हां आणिक आता कॅरियर म्हणजे घडवायचे असेल तर आपल्याला ध्येय निश्चित करावा लागतो आणि यश मिळण्या साठी म्हणजे आपण दीर्घकालीन आणि अं अल्पकालीन दोन्ही उधिष्ठ सेट करू शकतो आणि सुरवातीला हां आणि सुरवातीला आता म्हणजे आपल्याला आवडेल असा कॅरियर चा मार्ग पण निवडू शकतो शाळे मध्ये खूपच ध्यान दिलं होता अभ्यास मध्ये मित्रां पेक्षा

जास्ती मार्क घेतील होऊन जात

हां आणि अजून आपल्या आपल्या ज्या रुची मध्ये नसल्याच्या काही काही काही म्हणजे आपण अह उत्कृष्ठ असल्याची शक्यता फारच कमी ये आणि त्याच प्रमाणे भविष्यात त्याला चांगला वाव आहे याची म्हणजे खात्री करायला लागते हा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अह त्या करियरची म्हणजे अह पाठपुरावा करण्यासाठी आपल्याकडे कौशल्य असल्याची खात्री करायला लागते अजून जर आपण हवं ते पण ये ना

पित मोठे माहिले तर मग हाव शाळेनंतर जीवनानंतर नेहमीच अव्हानात्मक अह असते ना मी शाळेतले जीवनच वेगळेच होते ना ते आपल्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य पण ते आपण शाळेमध्ये स्वातंत्र्य पण होत थोडं काही जवाबदाऱ्या नाहीत काही टेन्शन नाही काही नाही तेवढा वेळ होत नाय मित्रा आणि शाळेबद्दल शाळेतले मैत्री पण चांगलीच होती हो शाळेमधलं शाळेमधलं जीवनच होत हाय ना हा जस मला सर्व शिकवणारे शिकवतानी शिक्षक शिकवतच राहतात त्यावेळस मंग गोष्टी पण कळतात मित्रांसोबत क्लासरूममध्ये

हा आणि अजून सर ला जर माहित जरी झालाय तर की मंग बाहेर पाठवायचे नाई

हा आणि सर म्हणजे बाहेर पाठवतात ते अजून ते तसाच करताना म्हणजे आम्हाला पण बाहेर जायला मिळालं पाहिजे हा ते तर येच अआणि खरा तर म्हणजे अह मनुष्य म्हणजे आयुष्यभर एक काही तरी शिकतच राहतो परंतु आयुष्यात म्हणजे एक विशिष्ट टप्याला विद्यार्थी जीवन म्हणतातच ना हा प्राचीन काळात तर म्हणजे आह ब्रह्मचारी असे पण म्हणतात हा आणि अजून खरंच विद्यार्थी म्हणजे हा जीवन म्हणजे मानवी जीवनच सु सुवर्ण काळच ये ना आपला हा तर तो सुवर्ण काळच होता आपला आणि यावेळी म्हणजे शहरात नवीन शक्ती संग्रह भेद होते आणि अंतःकरणात आनंद आहे हा एक स्वप्न असतात आणि मन आ अश्या होतात जे प्रवाह तर वाहत असते आणि विद्यार्थी सांसारिक चिंते पासून फ म्हणजे मुक्त असा अ असतो पालक आणि गुरु स्वतः अह स्वतः म्हणजे सर्व अडचणी सहन करतात आणि त्यांना म्हणजे जीवनासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतात हा आणि अजून तर आह म्हणजे अह शारीरिक विकासासाठी विद्यार्थी जे विद्यार्थी जीवनात म्हणजे खेळ आणि व्यायामाला योग्य स्थान दिल विकास करणे हे पण आहे ना हा आणि विद्यार्थ्यांना म्हणजे विविध विविध विषयांचे अह सखोल अह ज्ञानाचा याच अवस्थेत म्हणजे विध्यार्थ्यानी आपल्या चरित्राची निर्मिती निर्मिती कडे विशेष लक्ष पण दिले पाहिजे

आणि आज्ञाधारक अह आपण म्हणजे सय्यम नियमितपणा आत्म आत्म आत्म आत्मनिर्भरता कर्तव्य स्वच्छता अजून परिश्रम सभ्यता इत्यादीचे म्हणजे धडे सर्वानी सर्वानी म्हणजे विद्यार्थी जीवनातच चांगले आत्मसात केले पाहिजे केवळ एक एक आदर्श विद्यार्थी म्हणजेच एक आदर्श नागरिक पण बोलू शकतो ना हा आणि दुर्दैवाने सध्याच्या विद्यार्थी जीवनाची स्थिती म्हणजे चिंताजनकच आहे आता जर

जशी आपण पण बाहेर खेळायला जातो शाळा सुटली तर मग अह बॅग तशीच ठेवली का गेला बाहेर तर आता तर तास मुलं नाय करत निसत मग मोबाईल राहतात ना आता

हा मोबाईल वरच राहतात मग बाहेर जात नाई व्यायाम म्हणजे खेडत नाहीत म्हणजे बाहेरच काही काहीच नाय मंग ते थोडं नागरिक अह चांगले बानू पण नी शकत अस पण होत ते त्याचा परिणाम खंबीरच बनवतो गोष्टी पण करत होतो हा शाळेचं हा पाच वासता जस म्हणजे सुट्टी झाली की बॅग ठेवली की मंग मित्रांसोबत आपण खेळायला जात होतो हा अजून स्कूल लाईफ मध्ये पण ते बोथ चांगलं काळात होता हा आणि अजून शाळेतून दुपारी जे घरी पण जे पळून जात होतो तिथून हा आणि अजून उतेजक म्हणजे किंवा मातक पदार्थांचे सेवन चित्रपट पाहण्यासाठी रात्रभर जागरण जागरण करणे आणि वर्तमानपत्राचे म्हणजे त्यांचे जीवन व्यथित होत आहे म्हणजे ते ते फॅशन चे गुलाम गुलाम होत बनले आहेत आणि अशाप्रकारे विद्धवंस होण्याचा कोणत्या ही प्रकारे विद्यार्थ्यांच्या म्हणजे जीवन अह चालू अह चालवले पाहिजे ना हा आणि ते पण शाळेतून ट्युशन ला पण जावे ते पण

स्वतःला शिक्षणासाठी समर्पित केले पाहिले हा आणि अजून विकसित केले पाहिजे आणि कधी कधीही वेळ वाया वाया घालवायला अह घालवायला नाय पाहिजे त्यांनी त्यांनी प्रदूषित क करमणूकी पासून दूर पण राहिले पाहिजे नेहमी नेहमी चांगल्या चांगल्याच संगतीत राहिले पाहिजे आणि चांगल्या सोई म्हणजे अनुकरण केले पाहिजे मस्तीखोर पण ये पण पण अभ्यासमध्ये पण चांगलेच होते हा दोनी याच्यात चांगलाच पाहिजे आणि त्यांनी समजा म्हणजे आपली देशासाठी आपले कर्तव्य पार पाडण्यास सदैव अर तयारच असले पाहिजे ना

हा म्हणजे थोडं मिडीयम पण पाहिजे आणि जसे अह म्हणजे जास्तच अभयास करणारे निस्ते म्हणजे अभ्यासात वेळ असे पण थोडं ते मुलं ते अलगचा राहतात अशे पण म्हणजे खेळणारे पण मुलं पाहिजे म्हणजे दोनी अह अभ्यास पण बरोबर करत असेल नी खेळणं पण खूप तसे पण विद्यार्थी चांगले राहतात तेच म्हणजे जीवनात काही करू शकते ना हा आणि जर एखाद्या झाले तर तो आपल कुटुंब समाज आणि देशाच्या प्रगतीमध्ये चांगलीच अह साहाय्य करू शकतो ना

स्कूल लाईफ तर आपली म्हणजे चांगलीच होती ना हो तिथले मज्जा मॅम टीचर ते पण चांगलेच होते ते तर आता पण दिवस आठवतेत चांगले दिवस होते ते बर ठीके भेटू मग आणखीन गोष्टी करू हाव हाव हाव

आरोग्य जर चांगलं असेल तर व्यक्तीचं जीवन ही उत्तमच अस राहत आणि आरोग्य जर खालावलेल असल तर ती व्यक्ती कोणतेही कार्य करण्यासाठी असक्षम होते कारण त्यांचा आरोग्य जर व्यवस्थित नसल तर त्याचा confidence ही कमी झालेला असतो. आत्मविश्वास ही कमी झालेला असतो. आणि त्यामुळे तो कोणतंही कार्य करण्यासाठी स्वतः ला कमकुवत समजतो आणि तो कोणतंही कार्य करण्यासाठी अयशस्वी किंवा स्वतः अह तयार नसतं म्हणून प्रत्येकाचं आरोग्य हे चांगलं असणं तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, नुसत आरोग्य म्हणजे शरीरच सुदृढ असणे असं नाही तर आरोग्य म्हणजे अह माणसंच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असे तीन ही पैलूंनी जर व्यक्ती सुदृढ आणि सक्षम असेल यालाच आपण आरोग्य म्हणता येईल शरीरं जरी सुदृढ असल आणि माणसाचं मानसिक आरोग्य म्हणजेच जर तो व्यक्ती एखादी चिंते मध्ये किंवा एखाद्या अं न्यूनगंडामध्ये मध्ये म्हणजे स्वतः अह कमकुवत समजत असेल तर त्याला confidence नसतो आणि mentally distract झालेल्या व्यक्ती कसं आपल्याला अह त्याचा म्हणजे आरोग्य सुदृढ आहे असं म्हणता येईल त्याचप्रमाणे मित्रांनो आपण बघतो की सामाजिक आरोग्य ही तेवढंच महत्त्वा चं आहे. जर आपले संबंध समाजामध्ये जर चांगले असतील तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या आरोग्या वर होत असतो. जर समाजा मध्ये आपले वादग्रस्त वातावरण असेल. आपले सर्वाचे संबंध बिघडलेले असतील तर त्याचा नक्कीच आरोग्या वर दुष्परिणाम होत असतो. म्हणजेच मीत्रांनो आरोग्य हा खूपच महत्त्वा चा point आहे आणि ते सुदृढ आणि सक्षम ठेवणं हे प्रत्येका साठी तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो यामध्ये मग आपण शारीरिक आरोग्या बघु, शारीरिक आरोग्य तर उत्तम. केव्हा चांगले ठेवाय चे असेल. तर व्यक्तीला रोज व्यायाम आहार व्यवस्थित घेणं. त्याचप्रमाणे वेळच्या वेळी जेवण जेवण केलं विश्रांती घेणं त्या सर्व गोष्टीचा अंतर्भाव त्यामध्ये होतो. शारीरिक आरोग्या मध्ये आपण खाणारे अन्न पदार्थ यामध्ये भरपूर प्रमाणावर defect आहे. शारीरिक आरोग्य कारण आपल्याला आवश्यक असणारे घटक calories, carbohydrate, protein अशा अन्नघटक आपल्या ला आहारातूनच मिळत असतात मग आपण अह जर शुद्ध शाकाहारी असोत तर आपण मांस, मासे, अंडे खाऊ शकत नाही आणि आपल्याला जर शरीरामध्ये काही vitamin ची किंवा काही. protein किंवा carbohydrat किंवा calcium त्यांसारख्या अनेक ह्यांची जीवनसत्त्वाची vitamin ची जर शरीरा मध्ये कमतरता भासली तर आपण मग त्या आरोग्या शाकाहारी माणूस च कस असत सुदृढ ठेवील कस त्याला maintenance करता येईल याकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. प्रत्येक जण मांसाहार करत असेल की नाही आहे

व्यक्ती चं हाड मजबूत होऊन अह अंगदुखी, पाय दुखी यांसारख्या आजार कंबरदुखी, पाठदुखी यांसारखे आजार त्याला मग होत नाहीत मित्रांनो यासाठी प्रत्येका ला स्वतः चे आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करणं तेवढंच गरजेचं आहे मग यामध्ये आपण अह जास्त वेळ जरी नाही देऊ शकलो तर आपण आपल्या आरोग्या साठी व्यायामा साठी वीस minute जरी दिले तरी खूप काही झालं कारण वीस minute आपण जर नुसताच चाललो सकाळी उठून तर हे आपलं heart व्यवस्थित चालण्या साठी मदत होऊही रक्ताभिसरण व्यवस्तीत होईल. fresh वाटेल म्हणजे अह मानसिक आरोग्य देखील त्याबरोबर आपलं चांगलं राहील यासाठी देखील आपण व्यायाम करणं तेवढंच गरजेचं आहे. मित्रांनो, बाराशे सुर्य नमस्कार असतात करणे हे प्रत्येका ला शक्य नसते म्हणून आपण बाराशे सूर्य नमस्कार न करता आपण त्यातले थोडे थोडे जरी केले तरी ते आपल्या साठी खूप झाले. मित्रांनो, रामदास स्वामी बाराशे सुर्य नमस्कार करत होते. त्यांना आरोग हे खूप उत्तम अस लाभलेल होतं आपल्या ला एवढी तर होणार नाही कारण तेवढा वेळ ही नाही आणि तेवढा आपल्या ला उल्हास ही नसतो साठी मग सकाळी लवकर उठावं लागतं आणि main म्हणजे तिथेच आपण कंटाळा करतो. सकाळी लवकर उठणं प्रत्येका ला कंटाळवाणं वाटतं. सगळ्यांना रगे मध्ये झोपून अंथरुणा मधून उठ णं खूप अशक्य किंवा नकोस वाटते. मग अशा वेळी मित्रांना आपण अह त्याकडे आळसाला दूर सारून मग आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्या साठी थोडेसे कष्ट करणं म्हणजेच सकाळी लवकर त्या रामा ला बाजूला सारून. लवकर उठून आपण बाहेर फिरायला जाणं किंवा व्यायाम करणं त्या हेदेखील गरजेचे आहे. मित्रांनो, यामध्ये आपण हाता चे डोळ्यांचे मानेचे अह कमरेचे चे हातापायांचे यांसारखी विविध व्यायाम करू शकतो आणि विविध व्यायाम करून आपण आपले आरोग्य व स्नायू हाडं मजबूत ठेवण्या साठी थोडासा हातभार लावू शकतो यासाठी सगळ्यांनीच तेवढेच सतर्क आणि सावध साक्षेपी राहणं गरजेचं आहे. कारण आरोग्या आहे तर जीवन आहे. आरोग्य तर उत्तमच नसेल

आणि जी सुदृढ व्यक्ती ए सदा सर्वकाळ कार्यरत आहे अशी व्यक्ती प्रत्येकाला हवीशी वाटते. मित्रांनो आजारी व्यक्तींची शेवा करून करून थकून जातो त्यामुळे त्यांची मानसिकता. तशी होऊन व्यक्ती त्यांच्यापासून कंटाळा निर्माण होतो म्हणजेच मित्रांनो आपण बघू शकतो कि आरोग्य हा किती महत्वाचा point आहे मित्रांनो जर आरोग्य चांगलं असल तर अह सगळं जीवनच चांगलं राहील यासाठी आरोग्याकडे तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये आपण बघतो अह स्त्रीयाचं शरीर हे अह जास्त करून आजारी किंवा निरोगी नसत. कारण स्रिया काही स्रिया खूपच आराम करून अह शरीराचा व्यायाम न करण घरकामासाठी अह बाया लावणं म्हणजेच भांड्यासाठी धुण्यासाठी म्हणून शरीराचा व्यायाम होत नाही आणि नुसता आराम करून करून अह fats वाढत अशा व्यक्तींना मग अह हजारांचा सामना करावा लागतो मित्रांनो मग यामध्ये अं हात पाय दुखी हा उठवण्या साठी बसण्या साठी त्रास होतो. fats वाढून मग अशा व्यक्तींना अं अंगदुखी, diabetes अह अशे अनेक आजार होतात आणि अशी व्यक्ती मग आजारांना आमंत्रण देत असते म्हणून व्यायाम हां स्रियांना हून जास्त गरजेचं आहे. पुरुषां पेक्षा त्याचप्रमाणे आपण बघतो काही काही ठिकाणी स्रिया ह्या घरातील सगळे member ला. पोटभरच जेवण वाढणं आणि नंतर आपण खाणं उरलेलं अन्न. यामुळे मग स्त्रीयांना पोषक तत्वे सगळे पोषक तत्वे मिळते असं काही होत नाही. यामुळे स्त्रियां कडे जास्त अं लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्री ने स्वतः च्या आरोग्याकडे.

मग तिच्या आरोग्या ची काळजी घेण्या साठी मित्रांनो, तिनं स्वतःच स्वतः कडे लक्ष देन. तेवढच गरजेच आहे मित्रांनो, स्वतःच आरोग्य जर उत्तमाचा असं राहिलं तर ती सगळी Family चं आरोग्य चांगलं ठेवू शकते. त्यासाठी तीच आरोग्य महत्त्वाचे आहे तीच आरोग्य जर चांगलं राहिलं तर ती घरातल्या Family आरोग्य चांगले ठेवू शकते आणि ती तीच जर आ आजारी राहीली तर मग तिच्या आरोग्याकडे कोण लक्ष देणार तिला कोण बघनार मित्रांनो.

आपल्याला आढळून येतो कारण अह त्यांना पाहिजे ते हवे तशे vitamins मिळत नाहीत आणि त्यांच्या शरीराच्या पोषकतत्व त्यांच्या शरीरा मध्ये सारखी menstrual cycle यांसारखे बदल सतत होत असतात आणि हे बदल maintenance करण्यासाठी भरपूर प्रमाणात. calories, उष्णता शक्ती सारखे ची आवश्यकता स्त्रीला वाटत असते. परंतु तिचा आहार व्यवस्थित नसेल तर तिला anemia सारख्या आजारांना सामोरे जाऊन तिला मग अस्वस्थ पना येन थोडे जरी चालले तरी दम लागणं अह थोडं जरी काम केले तरी थकवा येन

स्त्री हि बाकीच्यांच्या आरोग्याकडे लक्ष देते. मात्र स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देत नाही त्याच प्रमाणे मित्रांनो पण बघू शकतो. बरेचसे लोक मानसिक आजाराने देखील ग्रस्त झालेले आहेत ज्यांना जो असा दुसऱ्यांशी मन मोकळं बोलता येत नाही किंवा जे व्यक्ती सगळ्यांशी मन मोकळं राहात नाही अशा व्यक्ती च्या मना मध्ये बरेचसे विचार असतात आणि हे विचार त्यांच्या मनावर सतत घात करत असतात कारण त्यांना आतल्या आतच त्यांना गुदमरल्या सारखं होऊन ते एक भुंग्या सारखं त्यांना पोखरत असतात. परंतु मित्रांनो मग अह अशा वेळी घरातल्या इतर व्यक्तींनी त्यांच्याकडे लक्ष देऊन अशा व्यक्तींशी सुसंवाद करन अशा व्यक्तीशी मनमोकळं बोलणं अह त्यांच्याशी संवाद साधन त्यांच्या मनामध्ये जे विचार आहेत ते जाणून घेणं, आपले विचार त्यांना सांगणं काही त्यांच्याकडे कमकुवतपणा असेल किंवा त्यांना स्वतः बद्दल काही अह कमीपणा वाटत असेल तर तो दूर करणं त्यांची समजूत घालन त्यांच्या समस्या सोडवन यासारखे प्रयत्न आपण केले तर नक्कीच आपण त्यांना ही मानसिक आरोग्यापासून मानसिक आरोग्य हे चांगलं ठेवण्यासाठी नक्कीच मदत करू मित्रांनो यासाठी घरातल्या सगळ्यांनीच मदत करणे आणि त्याच्यात स्रियांना स्वतःच आरोग्य चांगल ठेवण्यासाठी मदत करणे हे सगळ्यांचीच गरज आहे अशा पद्धतीने आपण आपल्या आरोग्याबरोबरच घरातील प्रत्य घरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्याच आरोग्य चांगल राहील याकडे लक्ष देण तेवढच गरजेच आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण बघतो की अं म्हाताऱ्या माणसाचं देखील आरोग्य वय झाल्यामुळे बर्याचश्या प्रमाणात खालावलेल असत त्यांना मानसिक अह रित्या बरेचशे गोष्टी अह खटकत असतात. कारण त्यांना जो तरुण वयामध्ये जो घराचा main असन किंवा

त्यांच्या शी सुसंवाद साधन त्यांच्या शी बोलणं, गप्पा घालणं, त्यांच्या सोबत बसणं, बोलणं फिरायला जाण यामुळे देखील आपण त्यांचा आरोग्य चांगलं ठेवू शकतो. म्हणजेच एकंदरीत सगळ्यांचच आरोग्य सगळ्यांनी आणि एकमेकांनी अह एकमेकांकडे लक्ष देऊन प्रत्येकाच आरोग्य चांगले राहील. ह्याकडे जर अह प्रयत्न केले तर आपण आपल्या बरोबर घरातल्याअनेक सदस्यांचा त्याच प्रमाणात समाजाचहि आरोग्या चांगले ठेवण्यासाठी मदत करू शकतो मग ह्याचा परिणाम असा होईल. कि समाज हा आरोग्य प्रधान होईल आणि आरोग्या जर सगळ्यांचच उत्तम असेल तर उत्तम असेल तर प्रगती ही उत्तमाची होईल. म्हणजेच आपल्या गावाचा किंवा आपल्या गल्लीचा विकास होण्याला कोणीही मागे ओढू शकत नाही मित्रांना म्हणजेच स्वतः चे जीवन त्याचप्रमाणे समाजाचा कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन ही चांगलं राहण्या साठी प्रत्येकाच आरोग्य हे चांगला असणं किती गरजेच आहे. आणि हे सगळ्यांच आरोग्य चांगलं ठेवणं हे प्रत्येकाची एकाच व्यक्तीची आवश्यकता किंवा गरज नसून ही प्रत्येकाची गरज आहे. आणि सगळ्यांनी यासाठी प्रयत्न करून सगळ्यांनी प्रत्येकाच आरोग्य चांगल ठेवण्यासाठी मदत करणे आणि समाजला हा आरोग्य पण आरोग्यादायी बनवणं गरजेचं आहे. बालराम बालकराम रिकामपणिची कामगिरी रिकामपणेची कामगिरी वर्तनशोधन आडला हरी गाढवाचे पाय धरी व्यवहाराकोश कोष

वेलींना फुले येतात ठिकठीकांच्या ओठ्यांना शब्द फुटतात पांढरा सस्यांना पोरे होतात मेंढ्यांवरची लोकर कातरतात कोकिळेला कंठ फुटतो छत्र्यांवर नवे अभेर चढतात शहर बाजारातुन खेडे गावांच्या पाहुण्याना उठ येतो मोरांना नवा पिसारा फुटतो कुत्र्यांना लुट लुट लागते तोरणा करवंदाचे फाय फुट्ट फुटते कलिंगडे विकास विकावयास येतात वेगरे हजारो घडामोडींनी सरासर श्रुष्टि अगदी बजबाजून जाते या चमत्कार श्रुष्टितच आणखीएका चमत्कारामय फेराफेरीची गणणा करावयास पाहिजे वसंत उत्सवाच्या सुमारात अनेक फेरा अनेक फेराफारा प्रमाणे नवऱ्या मुलीची व त्यांच्या आई बाबांची माथी फिरत असतात